तिथे लोक नाचत आहेत अस दिसत आहे महिला पण दिसत आहेत लहान मुले पण दिसत आहेत अश्या पद्धतीन त्या ठिकाणी सिन दिसत आहे.